वर ए_सी दिसत आहे. पिवळा चॉकलेटी पांढरा आणि लाल कलरचे फूटबॉल आहे.

हे एका मॉलमध्ये फ्लोर मॅटचे फोटो दिसत आहे त्याला पायपुसणी म्हणतात शेजारी ब्लॅंकेट दिसत आहे.

पत्राचे शेड दिसत आहे एक बोर्ड दिसत आहे वायरिंग गेलेले दिसत आहे एक खुर्ची दिसत आहे.